लिबर ऑफिस रायटरच्या टेक्स्ट टायपिंग आणि बेसिक फॉरमॅटिंग वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत
रायटर मध्ये टेक्स्ट अलाईन करणे
बुलेट्स आणि नंबरिंग रायटर मधील कट कॉपी आणि पास्ते हे पर्याय
बोल्ड इटालिक आणि अंडरलाईन हे पर्याय
रायटर मधील फॉन्ट नामे फॉन्ट साइझ आणि फॉन्ट कलर
प्लेन टेक्स्ट डॉक्युमेंट मध्ये या विविध पर्यायांचा वापर करून आपले डॉक्युमेंट आकर्षक आणि वाचण्यासाठी अधिक सुटसुटीत बनवता येते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
प्रथम अलिग्निंग टेक्स्ट बद्दल जाणून घेऊ
आपल्या इच्छेनुसार रायटरमध्ये एक नवीन डॉक्युमेंट उघडून त्यामध्ये हे विविध पर्याय लागू करू या
आपण मागील ट्युटोरियलमध्ये बनवलेली resumeओडीटी ही फाईल उघडू या
त्या फाईलध्ये आपण रिझ्यूम हा शब्द टाईप करून त्याला पानाच्या मध्यभागी आणले होते
आता शब्द सिलेक्ट करून अलिग्न लेफ्ट वर क्लिक करा
तुम्हाला रिझ्यूम हा शब्द लेफ्ट अलाईन्ड म्हणजेच पानाच्या डाव्या बाजूला सरकलेला दिसेल
जर आपण अलिग्न राइट वर क्लिक केले तर आपल्याला रिझ्यूम हा शब्द पानाच्या उजव्या बाजूला सरकलेला दिसेल
जर आपण जस्टिफाय वर क्लिक केले तर आपल्याला रिझ्यूम ह्या शब्दातील अक्षरे पानाच्या उजव्या आणि डाव्या मार्जिनच्या मध्ये एकसमान अंतरावर लिहिलेली दिसतील
जेव्हा आपल्याकडे टेक्टची एक पूर्ण ओळ किंवा परिच्छेद असेल त्यावेळी हे विविध पर्याय अधिक स्पष्ट होतील
हे उंडो करू या
बुलेट्स आणि नंबरिंग मुद्दे लिहिण्यासाठी वापरतात
प्रत्येक मुद्दा हा बुलेट वा नंबर यांनी सुरू होतो
अशी विविध मुद्यांची आपण स्वतंत्रपणे नोंद करू शकतो
यासाठी मेनूबारवरील फॉर्मॅट या ऑप्शनवर प्रथम क्लिक करा
आणि नंतर बुलेट्स एंड नंबरिंग वर क्लिक करा
बुलेट्स एंड नंबरिंग वर क्लिक केल्यावर तुम्हाला एक डायलॉग बॉक्स दिसेल जो तुम्हाला वेगवेगळ्या टॅबमध्ये उपलब्ध स्टाईल्स दर्शवेल
नंबरिंग पर्यायामध्ये सुध्दा याचप्रमाणे क्रिया करता येते
आणि प्रत्येक ओळ एका नवीन क्रमांकाने सुरू होते
आता नंबरिंग टाइप या स्टाईलखालील दुस या स्टाईलवर क्लिक करू या
ओक वर क्लिक करा
आता आपण आपले पहिले वाक्य टाईप करण्यास तयार आहोत
टाईप करा नामे कॉलन रमेश
वाक्य टाईप करून झाल्यावर एंटर हे बटण दाबा
तुम्हाला नवीन बुलेट्स पॉइंट किंवा नवीन अनुक्रमांक तयार झालेला दिसेल
गरजेनुसार व निवडलेल्या पर्यायांनुसार बुलेट्स मध्ये बुलेट्स किंवा अनुक्रमांकांमध्ये अनुक्रमांक आपण लिहू शकतो
आता आपण रिझ्यूम मध्ये दुसरे वाक्य टाईप करू या
फादर्स नामे कॉलन महेश
पुन्हा Enter बटण दाबा
आणि टाईप करा मदर्स नामे कॉलन श्वेता
त्याचप्रमाणे फादर्स ऑक्युपेशन कॉलन गव्हर्नमेंट सर्व्हेंट आणि मदर्स ऑक्युपेशन कॉलन हाउसवाईफ असे टाईप करू या
तुम्ही बुलेटचे इंडेंट वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी अनुक्रमे Tab आणि Shift Tab चा उपयोग करू शकता
बुलेट्स एंड नंबरिंग हा ऑप्शन बंद करण्यासाठी प्रथम हाउसवाईफ या शब्दाच्या पुढे कर्सर नेऊन ठेवा
प्रथम एंटर या बटणावर क्लिक करून मग बुलेट्स एंड नंबरिंग च्या डायलॉग बॉक्समधील नंबरिंग ऑफ या ऑप्शनवर क्लिक करा
आपल्याला दिसेल की आता आपण जे नवीन टेक्स्ट टाईप कराल त्यासाठी बुलेट स्टाईल उपलब्ध नाही
आपण डॉक्युमेंटमध्ये नामे दोनदा टाईप केले आहे
टेक्स्ट वारंवार टाईप करण्याऐवजी कॉपी पास्ते चा उपयोग करता येतो
ते कसे करायचे ते आपण पाहू
आता आपण मदर्स नामे या टेक्स्ट मधील नामे हा शब्द डिलिट करू आणि कॉपी पेस्ट या ऑप्शनच्या मदतीने नामे हा शब्द पुन्हा लिहू
प्रथम फादर्स नामे या टेक्स्ट मधील नामे या शब्दावर कर्सर ड्रॅग करून सिलेक्ट करा
आता माऊसचे उजवे बटण क्लिक करून कॉपी या ऑप्शनवर क्लिक करा
कर्सर मदर्स या शब्दापुढे नेऊन ठेवा
पुन्हा माऊसचे उजवे बटण दाबून नंतर पास्ते या ऑप्शनवर क्लिक करा
नामे हा शब्द पेस्ट झालेला दिसेल
येथे या पर्यांयासाठी शॉर्टकट कीज सुध्दा आहेत जसे कॉपी साठी CTRL सी आणि पेस्ट साठी CTRLV जेव्हा डॉक्युमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात समान टेक्स्ट लिहायचे असते तेव्हा या पध्दतीचा खूप उपयोग होतो
अशा वेळी आपल्याला समान टेक्स्ट वारंवार लिहिण्याची गरज पडत नाही
टेक्स्ट एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी कट आणि पास्ते वापरतात
आता हे कसे करायचे ते पाहू
आता प्रथम मदर्स या शब्दापुढील नामे हा शब्द डिलिट करा फादर्स नामे या वाक्यातील नामे हा शब्द सिलेक्ट करा
माऊसचे उजवे बटण क्लिक करून मग कट या ऑप्शनवर क्लिक करा
लक्षात घ्या की फादर्स या शब्दापुढील नामे हा शब्द आता तेथे उपस्थित नाही
याचाच अर्थ तो कट किंवा डिलिट झाला आहे
कर्सर मदर्स शब्दापुढे नेऊन माऊसने राइट क्लिक करा
पास्ते या ऑप्शनवर क्लिक करा
तुम्हाला तो शब्द मदर्स या शब्दापुढे पेस्ट झालेला दिसेल
CTRLX ही कट साठी वापरली जाणारी शॉर्टकट की आहे
टेक्स्ट कॉपी आणि कट करण्याच्या क्रियांमध्ये एकच फरक असतो
तो म्हणजे कॉपी करताना शब्द मूळ जागेवर तसाच राहतो तर कट करताना शब्द मूळ जागेवरून पूर्णपणे काढून टाकला जातो
फादर्स शब्दापुढे देखील नामे हा शब्द पेस्ट करा
एज्युकेशनल डिटेल्स हे नवे हेडिंग टाईप करा
आता आपण कुठल्याही टेक्स्टचे फॉन्ट नामे आणि फॉन्ट साइझ कसा बदलायचा हे शिकणार आहोत
आता वरील फॉर्मॅट टूलबार मध्ये आपल्याकडे फॉन्ट नामे नामक फिल्ड आहे
साधारणपणे डीफॉल्ट रूपात लिबरेशन सेरिफ हे फाँट नेम असते
फॉन्ट नामे चा उपयोग आपल्या इच्छेनुसार टेक्स्टचा फाँट निवडण्यासाठी आणि बदलण्यासाठी केला जातो
उदाहरणार्थ एज्युकेशनल डिटेल्स या हेडिंगला वेगळी फाँट स्टाईल आणि फाँट साईज देऊ या
प्रथम एज्युकेशनल डिटेल्स हे टेक्स्ट सिलेक्ट करून मग फॉन्ट नामे या फिल्डच्या डाऊन ऍरोवर क्लिक करा
ड्रॉप डाऊन मेनूमध्ये तुम्हाला फाँट नेमचे अनेक पर्याय दिसतील
यामध्ये लिबरेशन सान शोधून क्लिक करा
तुम्हाला दिसेल की सिलेक्ट केलेल्या टेक्स्टचा फाँट बदलला आहे
फॉन्ट नामे शेजारी फॉन्ट साइझ फिल्ड आहे
नावाप्रमाणेच फाँट साईजचा उपयोग सिलेक्ट केलेल्या टेक्स्टचा आकार कमी जास्त करण्यासाठी किंवा आपल्याला नवीन मजकूर टाईप करताना त्याचा फाँट साईज ठरवण्यासाठी केला जातो
एज्युकेशनल डिटेल्स सिलेक्ट करा
सध्या त्याचा फाँट साईज 12 दिसत आहे
आता फाँट साईज या फिल्डच्या डाऊन ऍरोवर क्लिक करून मग 11 वर क्लिक करा
तुम्हाला टेक्स्टचा फाँट साईज कमी झालेला दिसेल
अशाच पध्दतीने फाँट साईज वाढवता येतो
फाँट साईज बद्दल जाणून घेतल्यानंतर आता आपण रायटरमध्ये फाँटचा रंग कसा बदलायचा हे बघणार आहोत
फॉन्ट कलर टेक्स्ट किंवा ओळींचा रंग निवडण्यासाठी वापरतात
उदाहरणार्थ एज्युकेशनल डिटेल्स ह्या हेडिंगला रंग देऊ या
आता पुन्हा एज्युकेशनल डिटेल्स हे टेक्स्ट सिलेक्ट करा
आता टूलबारवरील फॉन्ट कलर या ऑप्शनमधील डाऊन ऍरोवर क्लिक करा आणि नंतर टेक्स्टला लाइट ग्रीन हा रंग देण्यासाठी फिकट हिरवा रंग असलेल्या चौकटीवर क्लिक करा
आता तुम्हाला हेडिंगचा रंग फिकट हिरवा झालेला दिसेल
फाँट साईज या ऑप्शननंतर तुम्हाला बोल्ड इटालिक आणि अंडरलाईन नामक तीन पर्याय दिसतील
हे पर्याय मजकूर अनुक्रमे ठळक तिरपा किंवा अधोरेखित करतात
त्यासाठी प्रथम एज्युकेशनल डिटेल्स हे हेडिंग सिलेक्ट करा
आता टेक्स्ट बोल्ड करण्यासाठी बोल्ड या आयकॉनवर क्लिक करा
तुम्हाला सिलेक्ट केलेले टेक्स्ट ठळक झालेले दिसेल
त्याचप्रमाणे तुम्ही इटालिक या आयकॉनवर क्लिक केल्यास टेक्स्ट आयटॅलिक मध्ये बदलेल
अंडरलाईन वर क्लिक करा
अंडरलाईनवर क्लिक केल्यावर तुमचे टेक्स्ट अधोरेखित होईल
आता तुम्हाला सिलेक्ट केलेले टेक्स्ट अधोरेखित झालेले दिसेल
हेडिंगला बोल्ड आणि अंडरलाईन ठेवण्यासाठी इटालिक या ऑप्शनवर पुन्हा क्लिक करून ते डिसिलेक्ट करा आणि इतर दोन्ही ऑप्शन सिलेक्ट केलेलेच राहू द्या
त्यामुळे आता हेडिंग बोल्ड आणि अधोरेखित झालेले आहे
आपण लिबर ऑफिस राइटर वरील ह्या स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
आपण काय शिकलो ते थोडक्यात160 रायटर मध्ये टेक्स्ट अलाईन करणे
बुलेट्स आणि नंबरिंग रायटर मधील कट कॉपी आणि पास्ते हे ऑप्शन्स
बोल्ड इटालिक आणि अंडरलाईन हे ऑप्शन्स
रायटर मधील फॉन्ट नामे फॉन्ट साइझ आणि फॉन्ट कलर कॉम्प्रिहेन्सिव्ह ASSIGNMENT बुलेट्स आणि नंबरिंग ऍक्टिव्हेट करा स्टाईल निवडा आणि काही मुद्दे लिहा
काही टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याचे फाँट नेम बदलून ते फ्री सॅन्स करा आणि त्याचा फाँट साईज 16 करा
टेक्स्ट आयटॅलिक करा
फाँटचा रंग बदलून तो लाल करा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज
यांनी दिलेला आहे
सहभागासाठी धन्यवाद